इथे इलेक्ट्रि चा पोल आहे लाईट --

आणि एक अह एका एक माणूस --

न अह कॅण् दि दिवे लाईट्स लागलेले आहे.

कॉलेज सारखं दिसून राहिलेलं आहे पण अह माहित नाही.

ती बिल्डिंग रेड याने आणि ब्लॅक यानी--